हे एक मोठ संग्रालायच दुकान आहे या संग्रालयाच्या दुकाना मध्ये एक व्यक्ती पेन देत आहे.

ऍक्सिस बँक च्या पुढे काही बाइक्स लाऊन ठेव लेल्या आहेत.